पद्मावती गडाच्या बाजूने वर गेले कि रामेश्वर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे. इथे थोडे वर आले कि एक ठिकाण आहे त्यातील एक रस्ता सरळ बालेकिल्ल्याकडे एक दहा वीस कडे माचीकडे आणि उजवीकडे संजीवनी माची ला जातो हे बुरुज फात्ती तटबंदी गडाच्या दोन्ही बाजूंच्या स्थित आहेत उजवीकडे पाणी दरवाजा

शेजारी पाजारी तोंड भरून कौतुक करत होते. सगळे तुम्ही पण प्रश्न विचारा. होते की आता पुढे काय करणार? त्यावर मी बघु म्हटलं. काही करायचे तरी. मला पुण्या च्या Ferguson college इथे च्या पहिल्या पासूनच मला Ferguson college मध्ये शिक्षणाचा मुद्दा मिळेल. पण जर तर च्या आतील परिस्थिती बेता ची असल्यामुळे प्रदूषण खात्मा. माझ्या विद्या विचारां तच राहिले. माझे वडील मजूर म्हणून काम करीत होते. माझी आई दुसऱ्यांच्या शेतात काम करायची. दोघेजण आपण आपल्या परीने पैसे करून संसारा चा रथ चालवत होते. वडिलांची कर्ज जर काढून मे महिन्यात मोठ्या बहिणी चे लग्न लावून दिलं. माझी मोठी बहीण खूप कष्टाळू पडलं, ते काम करायची पडला. तिथं वाजे परिस्थिती आणि येऊ देता वडिलां नी तिला बारा वी नंतर DEDcollege घातल्या. दोन वर्षानंतर त्याच्या ची पदवी घेतली. लहानपणापासून माझ्या साठी. आदर्श असेल ती माझी मोठी बहिण ते. college पण करायची आणि अध्यापना चे काम ही करायची किंवा चा एवढा आटापिटा करून ही मला अकरा वी बारावीत असताना असा ला पैसे द्यायची मुळात बहिण हुशार होतीच पण दिला माझ्याकडून जास्त अपेक्षा होत्या शरणम च्या घरात मिळत जास्त हुशार म्हणून ती मला पाहिजे मिळवून द्यायची नाही. उन्हाळ्या च्या सुट्टीत आम्ही दोघे रानात जाय चं. एकमेकांना आधार देत बायकांबरोबर पाठ पुरवा करण्याचा प्रयत्न करायचं. माझी बहीणच माझी पाठ सोडाय ची. मला तर आई ला यायचं ती मला म्हणाय ची थोडय़ा शारीरिक कष्ट जमणार नाही. तो आपल्या बौद्धिक कष्ट देत तो ज्या साठी ते च योग्य आहे.

यचीच असते. चे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाचवडे येथे भेटले महाविद्यालयात Admission खूप खर्च झाले. मोठ्या बहिणी चा मला एक वाजता ला खूप अभ्यास वर आणि Try करे दोन दाखवा

लावले आम्ही लहानपणापासून एकत्र शाळेत जायच़ो आणि आता पण इतरत्र तसा. College मध्येच व्हावी म्हणून तिथं . जाय चं तर त्यांना फ्लॅट शिक्षणाचा कान पडू नये त्यांना कष्ट पडू नयेत म्हणून मी स्वतः काम करण्यात णिश्चय केल मी रानातली कंस मधली करून तो आता राहणार नाही? चालाय चं नाही. कारण College ची Timing होतं. सकाळीआठ ते बारा. त्यामुळे रानात तानाच सोड ला आणि professional job च्या शोधात मैत्रिणी, मैत्रिणी पाचवड मध्ये हिंदू हिंडायचं दवाखान्या चा कपड्या च्या दुकाना तील सामाना च्या दुकानात सागरी सर्वे विचारलं. काही नाही आम ची नावं लिहून. घेतली तर काहींनी सरळ नाही म्हणून सांगितलं नकार घंटा इथल्या वर हव सोडलेल्या फुग्या सारखं झालं. सारेच आपल्या सारखं झालं. दोन तीन दिवस job शोधण्या चा कार्यक्रम बंद ठेवला. पुन्हा चौथ्या दिवशी प्रयत्न सुरू झाला. मी आणि माझी मैत्रिण भुज मध्ये जाय चं तिथेच आपल्या दुकानात विचारलं तर त्या नाही म्हटल्या. कामाचा अनुभव आहे असा प्रश्न विचार ला त्यावर मी प्रत्युत्तर दिलं. मला अनुभव नाही. अनुभव घेण्या साठी कुणी try दिले नाही. त्यावर त्यांनी मला यायला याय चा निरोप दिला. College संपल्या वर संध्याकाळी सातवाजेपर्यंत दोन हजार पाच शे पगार व ठरला. थोडय़ा थोडय़ा आनंद झाला. आई वडिलांना ही बातमी सांगितली. त्यांचा तर पहिल्याच नाही असं उत्तर आलं, परंतु मला. मला चित्तूर तरी शिकाय ला प्रस्ताव मग काय त्यांचा होकार मिळवला. ज्या दिवशी रक्षाबंधन होतो त्यादिवशी माझ्या कामाचा पहिला दिवस होता. वार होता रविवार आई म्हणाली, सोनी आज तर रविवार आहे आणि तरी तू चालली त्यावर म्हणाले, आता आज पहिलाच दिवस आहे. तेवढय़ा म्हणून मी आई च्या वडिलांच्या पहिल्या भावा च्या पाया करून चालले bus पेट ली बिल आले Stand वर चालत चालत आत बाजारपेठेत कपड्या च्या दुकानात पाऊल ठेवलं. पहिल्याच दिवशी चं ते कशा घालायच्या शिकवल्या नंतर रोज रात्री routine बसला. आठवड्या वर आठवडे जाऊ लागले. पण सुट्टी यायचीच नाही. अभ्यास ला पण वेळ मिळेना नसतो रोज कामांचा मग मालकिणी ला म्हटलं मला रविवार ची सुट्टी द्या त्यावर त्या म्हणाल्या पाहण्या डोळे पानात कडून भरायचं. आपल्या व्यवसाय सुट्टी तर नसतेच जाऊ द्या म्हटलं, रोज सुरू होतो. घर college कपड्याचं दुकान आणि पुन्हा तेच असं संध्याकाळी माझी कामावरून सुट्टी झाली. सात वाजता मी दुकानातून stand वरती यायला निघाले. त्या मध्ये आले बर् यापैकी माणसे होती. त्यानंतर साडेसात वाजता माझ्या दोन ओडखींच्या मुली stand आल्या. गप्पा सुरू झाल्यासात पावणे आठ वाजले तरी शेवटची बस परत चा पत्ताच नाही. काही बार ना विचारलं . रवाडी bus केव्हा येणार त्यात मी दिलासा देता येईल असं म्हटलंआठ वाजता शो तर bus आली दररोज आमची वारी तुला पूर वाडी शेवटचा पर्याय ची पण त्या दिवशी सूत्रा वगैरे आली नि. मग त्याच्या खाली झाला रिकामा झाला. बस्तर साहेबांनी सांगितलं. आता बुधवारी bus उशीरा येणार आहे किती वेळ लागेल सांगता येणार नाही त्यावर आम्हाला वाटलं साडेआठ वाजेपर्यंत येईल पण साडेआठ वाजता काळे बेल मारली bus आली आणि राहिलेले सर्व त्या bus मिळेल आता stand वर फक्त आम्हीच राहिलो होतो bus चे ते साहेब नी फिरस्ता माणूस आम्ही. charger त्यांमध्ये साडेआठ ते. आठ झाले तर त्यांची शेवटची बस येईना जळ त्या दोघींनी जणींनी नी Phone लावून सर्व परिस्थिती सांगितली. मला Stand मध्ये बघून आम्हाला high school असणार आहेत. आजवर तिथे मला म्हणाले, काय रे बाळा चा वेळ त्यावर मी म्हटलं हो sirbus आली नाही. त्यावर sir म्हटले तर तुला सोडतो चर्चा पण मी म्हटलं नको त्या गुरबानी होत्या दुसर् याचा त्यांना सोडून जात म्हणून मी नाही म्हटले तर मग ले. जर नाही बस आधीच तर मला सांग बुल मध्येच आहे सर तिथून . जायचे त्या बोरिंग च्या लावा रा वापरते आहेत. त्यांना दिसले दोघे पण मला तो असतो म्हणून चालेल. मला त्वरीत फोन करायला तरी mobile द्या पण त्या एक ही नाही आणि दोन्ही नाही ही गाडी मिळाली तर त्यातील चार गुण शांत होत. चाललं वाहनांची रहदारी चालू होती आणि रात्री चे नऊ नऊ चालू सव्वानऊ झाले होते. त्या मधून व्यक्ती आणि ते साहिब आणि तो फिरस्ता माणूस अंथरूण टाकून त्यावर तो बसला होता त्याआधी पासून वाचण्यासाठी माझ्याकडे काहीच नव्हते. फक्त काळे पण जाय ची होईल. तशीच तून सुम साम गल्ली च्या stand मिळते व फार बाळगून बसले होते. पुन्हा मी साहेबांना विचारलं बस येणार आहे का ते म्हणजे उशीर होणार आहे ते बघाय चं चालेल. शालेय बस मध्ये पावणेदहा तरी वाच तील सव्वानऊ चे साडेनऊ झाले. तेव्हाच देवा च्या कृपे ने आजोबा आले. माझ्याकडे mobile नंतरच्या सागा व तुम्ही पोहोचता जुबान. विचारलं आजोबा तुमच्या mobile मध्ये balance आहे का? त्यावर ते म्हटले नाही. पुन्हा त्यांनी माझ्या तोंडावर बघून mobile दिला. हातात mobile आला

मी hello म्हणतात इकडून आलो असा आवाज आला. wrong number म्हणून ठेवून देणार प्रोस् ते म्हणाले, हे ठेवू नकोस मी तुला दाजी बोलत आहे त्याच्या डोळे पाण्याने तुडूंब भरून झाडावरून पाण्याचे प्रवाह यायचे दाजींनी ने दीदीला फोन दिला. माझ्या शब्दा अनावर झाले मला आता सुचतच नव्हते. डोळ्यां तला पासून नदी कर. रतलाम सर्व परिस्थिती बोलले तुम्ही आधार दिला. फोने करून आणायला सांगितले. आता साडेनऊ ते पावणेदहा झाले होते तर शेवटची bus यायचे नावच नव्हतं. थंडी वाढ तच होती मग नंतर माझ्या वडिलां नी चुलत भाऊ. आले त्यांना बघून मनाला आधार वाट ला. मी पळ तच आले वडीलांना बिलगले डोळ्यातून तून अश्रूंचा वाट पाठ वा होत होता. वडिलां नी माझे डोळे पुसले आणि आणलेला sweater दिला. त्या ST च्या साहेबांना चिडून बोलले. हो साहेब कधी तरी बस वेळे येउद्या मुलांचं होत कसा होतंय ते बघताच त्यावर म्हणाले, अहो, यात आमची नाही. काय तास diesel संपलाय ते भरायला वेळ आहे. त्यावर बोलल्या होत आहे. तुम चं बोलणं ठीक आहे आज माझी मुलगी होती उद्या तर दुसरं च असेल आणि असं त्यांच्या बर होऊ नये असं मला वाटतं. त्यावर ते साहेब म्हणाले, बरोबर आहे तुम चं या दोघांचं बोलणं त्यातून चुलत भाऊ लगेच म्हणाला हो ना त्याला . चला मध्ये बसा आणि आम्ही गाडी सुरू झाली व त्यांचे यक हजार प्रश्न त्यावर माझा चिडून बोन बोलणं चुलत भावना ऐकून घेतला आणि तो म्हणाला, नाना राहू द्या आता तर घरीच आले नाही तरी जर या बोला आता आम्ही आलो माझी आई तर वाटच करून दारात उभी होईल. तेहतीस मी तिला बघून जाय ला लागला आहे ना मला जवळ घेतले माझं मला पूर्वा ला छाती शी धरलं मग मी तोंड, हाथ, पाय धुवुन न जेवता अंथरुणात शिरले पण सारखे पूल चे STstand दिसत होतं असं वाटत होतं. शेवटची भेट आली असेल नसेल

बसल्या वर म्हणाला, आधार द्यायची चलनी माझ्या सीटवर बसून . गो पाती आपण दिवसभर गप्पा सोडून निवांत आरामात बस. पण त्या दिवशी ती आलीच नाही म्हणाला प्रति ने दिलं वीस पाहायला छान दार दिलात नाही शेवटी bus आयुष्यात एवढी वाट बघितली नसेल पण त्या शेवटच्या बस ची त्या दिवशी वाट पाहावी लागली. त्या दिवशी काला ची वाट बघ ते म्हणजे काय असतं कसा आहे रे नागेश हा बोलना भाऊ कस आहे आता ठीक हे व व आ सी सी world test अं world test champion championship final च आता भारताच तर काम नाही आपला भारत आणि हो भारत आणि ऑस्ट्रेलिया जेव्हा ते world test championship final म्हणजे काही काहीच तासात रंगणार आहे आता हो त्यांना ते पण काही वर्ष खेळलो आम्ही final ला हरलो आता हो final ला हरलेत नी ऑस्ट्रे ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारली होती दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या या या याच दरम्यान

हो आणि ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्याच पहिल्याच पहिल्याच अं क्रमांकावर आहे क्रमांकावर आहे आवाज नाही येत आहे तुझा आणि भारत तर एकशे एकशे सत्तावीस गुणांनी म्हणजे मागे आहे दुसऱ्याच दुसऱ्याच क्रमांकावर राहीला आहे भारत जाऊदे आता final वर गेली आणि विराट कोहली खेळतच नाही final मध्ये कधीच हो आता final मध्ये तर आणि आपला हा एम एस धोनी पण आता तो झाला तो त्याचा तुझा आवाजच तुला world test championship final साठी ऑस्ट्रेलिया आणि भारताची तयारी जोरात सुरु आहे

हो आणि दोघे दोघे दोन्ही संघ नाही का जोरदार जोरदारच तयारी करत आहेना भारत आणि ऑस्ट्रेलिया

त्याच preparation करणारच चांगले हो हो team India आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अं अं म्हणजे world test championship अंतिम सामना सामना लंडनच्या the ओव्हल येथे येथे नाहीका खेळवण्यात येणार आहे जवळच येणार आता आपण खूपच ऑस्ट्रेलिया सोबत आपली हो world test championship final च्या सामन्याच्या ठराविक दुपारी अडीच वाजता वाजता सुरु

हा आणि टीव्ही वर टीव्ही वर पण लाईव्ह लाईव्ह सामना कुठे पाहिला भेटणार

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील world test championship final स्टार स्टार अं स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल वर पाहिला मिळतो

आय पी एल तर मस्तच आहे आपली इथे आपण जिथे असू त्यादिवशी जडेजा जडेजाने खूपच मारला दोन बार चौका हा एम एस धोनी आहे तर एम एस धोनी आहे तर आय पी एल ची थोडी शान आहे तो जर सोडणार तर कोण पाहणार आय पी एल

हो आता पा लगातार पाच वेळा तेच अं कप नेऊन राहिलेतना हो राहणे पण खूप चांगला आहे आता त्याचा पण come back झाला खूप चांगला

world championship मध्ये पण final मध्ये पण चांगला केल ना तूच केल ना हं विराट कोहली पण चांगलच खेळते

शतक मारल तरी पण अर्शदीप राहील तर शुभमन गिलने पण मारल असत ना शतक म्हणून च तर अर्शदीप हो हारली हारली रोहित शर्मा पण चांगला खेळते ना परंतु गिल खूपच होत आता चांगला होणार आय पी एल समोरच पण आय पी एल चांगलच होणार मग काय बघणा आता तर अं हे आहे ना world test champianship

त्याच्यात पण अजून काय होणार तर टीम बद टीम बदलायला पाहिजे इंडियाची हा भारत टीमच जिंकली पाहिजेना हो इंडिया vs अं first अं first test आहे बॉर्डर अं बॉर्डर गावस्कर अर्शदीप पहिला कसोटी सामना आहे नागपूर मध्ये खेळ खेळवला खेळवला म्हणजे खेळ खेळवणार आहे नागपूर मध्ये

रोहित रोहितने काही शर्माने काही माहिती दिली हे नागपूरलाच होणार म्हणून ह्या थोड थोड रोहित शर्मा आहे जोरदार ट्रॉफी साठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका नऊ नऊने का नऊ नऊ नऊ फेब्रुवारी पासून फिरवली जात

आता जोर धरावाच जिंकण्याच स्वप्न असलेल यंदा पूर्ण करवण्याचा हेतूने मैदानात उत उतरवणार आहेत कधी जिंकलो का आपण test championship यापूर्वी कधी जिंकलोका अं यापूर्वी तर मला माहिती नाही पण हो जिंकलो ना जिंकलो जिंकलो टूर्ना final कोणा सोबत होता इंग्लंड सोबत होता वाटत इंग्लंड हा इंग्लंड सोबत भारतीय म्हणजे जे भारतीय संघ तर आपला record कायम ठेवणार आहे ठेऊ अं म्हणजे ठेवणारच आहे म्हणा तो ओ डी आय चा आता आता माहोलच नाही हे फक्त टी ट्वेंटी आणि टेस्ट अं आता ओ डी आय start च होणार आहे वाटत हो हो होनार दोघांचे म्हणशील फक्त बावीस ते रोहित रोहित शंर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध अं म्हणजे बॉर्डरच्या नाही का गावस्कर ट्राफी ट्रॉफी ट्रॉफीबाबत पत्र पत्र पत्र पत्रकारांच्या म्हणजे प्रश्नांची उत्तरे दिली

उद्या उद्या म्हणजे उद्या नाहीका अं उद्या उद्या खेळणारेत सर्व अं बावीस क्रिकेटपटू दर्जेदार क्रिकेट खेळतात आणि त्यांना चांगले चांगले क्रिकेट खेळायचे आहे अस तस त्याने सांगितल

कोहली तसच खेळतो रोहित शर्मा पण म्हणतो हो खेळत तर तेवढा पण नाही खेळत हा फॉम मध्ये नाहीये फॉम मध्ये तर नाहीये बहुतेक player फॉम मध्ये आहे आता प्रत्येक जण चांगलीच म्हणजे कामगारी करत होते आता प्रत्येक सामना तर हो त्यामुळेच playing playing eleven त्यानुसार ठरव ठरवली ठरवली ठरवली जाईल ना त्यानंतर अं शुभमन शुभम आपला शुभमन गिल की अं सूर्य सूर्यकुमार यादव अं कोणाला संघात सधी संधी मिळणार यावरील त्याने उत्तर दिले शुभमने नाहीका गिल सध्या सध्या शानदार फॉर्मात आहे आणि त्याने शतकेही शतकेही जे झळकवले आहे तर दुसरीकडे सूर्या आहे ज्याने दाखवून दिल आहे की तो प्रत्येक अं format मध्ये अगदी fit होतो fit बसतो

हा ते दोघही फॉम मध्ये आहेत त्यामुळे अजून अजून यावर नाहीका

निर्णय निर्णय निर्णय निर्णय नाही निर्णय नाही घेतलाय कुणाला कुणाला संधी संधी संधी देणार तर त्या दोघांपैकी कुणी एकच एकच नाहीका choose करणार हे त्या दोघांपैकी हो आता तर अं गिल ला गलत गलत आऊट पण दिल होत ना टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये second इंनिंग

मला वाटल तो मारणार शतक म्हणून पण त्यान गलत च विकेट दिली होती मला वाटलीच तो टिकेल म्हणून

पण त्याचे अं आपला ऋ ऋषभ अं ऋषभ पंत नाहीका त्याची अं म्हणजे अं त्याच Character बजवण्यासाठी आमच्याकडे उलट खेळाडू अं खेळाडू आहे म्हणत होता आपला रोहित शर्मा म्हणजे त्याला म्हणजे थोड हे केल होत

कोहली ने पण चाळीस मारले

हा तेच तर main आहे test series तर main आहे तेच तर सगळया गोष्टी आहे तेच main च आहे

हो पाच च दिवस चालत ना अं ऋषभ पण दोन्ही खेळाडू संघातून बाहेर आहे सध्या आता त्यावेळेस दोन अं जणांसाठी संघात जागी हा रिक्त आहे म्हणजे जागा रिकामीच आहे तिथ त्यामुळे सलामी कोण देणार आणि मधल्या कडीत कोणते कोणते खेळाडू अं खेळाडू

नाही नाही तो पण नाही खेळला त्याने तर बरच केल ना म्हणूच ते पण चांगला नाही खेळला किशन injured होता ते पण problem झाला ते पण नाही खेळला

टीम नाही का टीम नाही का इंडिया इंडिया कडे या दोन दोनच खेळाडूंचा बदलल्या शिवाय पर्याय नाही हो आता तेच टीम आहे ना त्यामुळे तेच खेळणार हे injured आहे तर पंतला किती time असेल अजून एक वर्ष आहे पंतला तर अजून time time च हे time च हे त्याला भारतच्या सर्वात मोठ्या मॅच अं जे असेल एक असलेल्या dynamic पंता साठी सामान भरलेली अं जवळ जवळ अशक्य आहे त्याने ऑस्ट्रेलिया बद्दल म्हणजे पंत पंत नाही हे का त्याने ऑस्ट्रेलिया वि ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामन्या मध्ये फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून महत्वाची भूमिका भूमिका म्हणजे बजावली होती त्यामुळे त्याला पर्याय पर्याय शोधणे संघासाठी कठीणच असेल तर श्रेयस अय्यर च्या जागी संघाकडे फलंदा साठी पर्याय आहे बुम्रा पण injured आहे आपला बुम्रा पण तर नाहीये

शुभमला आऊट केल होत planning करून माहिती हे का आय पी एल ला final मध्ये जडेजा आणि धोनी ने planning तर हो त्याला planning करून आऊट केल होत काम करतो म्हणून त्याचा ते पण अं राहुल आणि राहुल आणि राहुल आणि रोहितची जोडी आहे ना त्यांची हं सूर्यकुमार यादव अं आपला याच्यात वाइड बॉल वाइड बॉल अं क्रिकेट मध्ये जबरदस्त फॉम मध्ये आहे तो शार्दूल ला पण खेळवला म्हणून चांगल

ती पण चांगली खेळत ना अं पण भारत पण भारत नाही का पा पाचव्याच पाचव्याच पाचव्याच अं क्रमांकावर आहे आणि पाच open up पण चांगली नाही भेटत यांना यांना जरा

खेळला तर मग खूपच खेळतोय सूर्यकुमार पण चांगला खेळतो

ते त्यांच हे तर

हो ते एक कठीण पण एक थोड आहे च कठीण पुढचा आता player पण थोडे तेवढे खेळत नाही बरोबर कोणी consistent च नाही ना बॉलर आहे चांगले व्यवस्थित हो आता तर आता आता अजून नवीन नवीन येणारना player आता आपला इथ व world world world test मध्ये येणारना ते कोणी दोन चार बदलणारच तिथपण नवीन player पाहिजेत हो तेच आता अजून नवीन तर पाहिजेनाच चॅम्पियनशिप आपण जिंकणारच हे क्रिकेटच खूप चांगल वाटत आपल्याला फुटबॉल पण चांगला हो ते बर वाटतय